हॅलो. मॅडम मला शिक्षा विषयी माहिती सांगू शकाल का तुम्ही? हो ठीक आह ना मॅडम. बोला ना. शिक्षा मध्ये शिक्षा म्हणजे नेमकं काय असते? म्हणजे आपण शिक्षण घेत असतो, तर मग आपण ते कश्या प्रकारचं शिक्षण घेत आहोत, आपण जे शिक्षण आपल्याला आजूबाजूच्या ठिकाणावरून मिळतं ते म्हणजे शिक्षण की आपण स्कुल मध्ये जातो ते शिक्षण? आपण स्कुल मध्ये जातो ते पण शिक्षण पण ते कसं एका पर्टिक्युलर एज पर्यंत लिमिटेड असतं. जसं की आता आपण पहिली पासून ते दहावी पर्यंतचं शिक्षण घेतो

दहावी बारावी घेतो, पदवीधर घेतो

ते शिक्षण म्हणजे वेगळ्या प्रकारचं. हे झालं की हे आपल्याला पुढं चालून भविष्यामध्ये जॉब लागण्यासाठी वगैरे ते आवश्यक शिक्षण झालं. ठीक आहे?

पण आपण सकाळ झाली तेंव्हापासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या ज्या रोजच्या ज्या व्यवहारातील गोष्टी आहेत त्यामधून पण आपण भरपूरश्या गोष्टी शिकत असतो. ते म्हणजे पण शिक्षण. ते म्हणजे पण शिक्षण ते म्हणजे पण शिक्षण होईलच का मॅडम? हो हो हो. जसं की आता मार्केटमध्ये गेलो आहे तर व्यावहारिक शिक्षण झालं ना ते आपलं.

आणि शिक्षणामध्ये आता जसं मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा म्हणतात त्याला शिक्षण आणि आरोग्य जोडण्यात आलेलं आहे तर शिक्षण सुद्धा एक मूलभूत गरज झालेली आहे का आपली? हो हो शिक्षण सुद्धा एक मूलभूत गरज झालेली आहे कारण कसं की आपण आपल्याला ह्या तडजोडीच्या युगामध्ये जगायचं आहे किंवा काम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्याला जगायचं आहे, तर आपल्याला शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण असेल तरच तो व्यक्ती समोर जाऊन भविष्यामध्ये आपल्या जीवनात काहीतरी करू शकतो.

पण आता आपल्याला पहिलीपासून आपल्याला धर्माचं शिक्षण वेगळं आहे. त्यांनतर आपल्या शाळेमधील शिक्षण वेगळं आहे. आणि आपण जे दररोज शिकत असतो ते शिक्षण वेगळं आहे. तर ह्या सर्व शिक्षणामध्ये कोणतं शिक्षण हे योग्य राहील? स्कुल मधलं शिक्षण योग्य राहील की बाकीचं शिक्षण योग्य राहील? म्हणजे कुणी म्हणतात की शिक्षणामधून काय मिळतं आपल्याला? काय करायचंय शिक्षण घेऊन? तर मग हे कितपत योग्य आहे असं बरोबर आहे हे की चुकीचं आहे? नाही ते बरोबर आहे बरोबर ह्याच्यासाठी की मला सांगा की एखाद्या व्यक्तीला जसं की लेक्चरर वगैरे व्हायचं आहे, बरोबर आहे? त्याला ज्ञान संपूर्ण आहे पण त्याच्याकडे डिग्री नाहीए तर त्या ह्याचा उपयोग नाही होणार ना, नाही का? जसं की तुम्हाला एखाद्या इथं तुम्ही इंटरव्हीव्यू ला गेले तुम्हाला किती ज्ञान आहे हे महत्वाचं आहे त्याच्यासोबत तुमच्यकडे किती डिग्री आहे हे पण तेवढंच महत्वाचं आहे, नाही का? तर त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी कसं एकमेकांवर डिपेंड असल्यासारखं आहे, नाही का? म्हणजे जसं ज्ञानरुपी शिक्षण महत्वाचं आहे की हे पुस्तकी शिक्षण किंवा शाळेमध्ये जाऊनच शिक्षण घेणं हेच फक्त शिक्षण म्हटलं जाणार नाही तर ज्ञानरुपी शिक्षण हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षणच आहे.

ज्ञानरूपी शिक्षण घेतलं तर?

हां. आणि आता सध्या ऑनलाईन शिक्षणाला जास्त मागणी आहे. तर ऑनलाईन शिक्षण योग्य का ऑफलाईन शिक्षण छान आहे? नाही नाही. आता कसं कोरोना होत तेंव्हापासून ऑनलाईन शिक्षण आलं. आधी काही एवढं नव्हतं ना. म्हणजे हे कसं ऑनलाईन शिक्षण जे आहे ते फक्त मोबाईल, मीडिया थ्रू झालं. पण ऑफलाईन जे शिक्षण आहे त्याच्यात काय होत होतं की एफ्फेक्टिव्ह कम्युनिकेशन होत होतं.

हां. आता त्यामुळे जसं की विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचे जे टीचर जवळ येऊन शिकवत होते शिकवत होते नंतर बुक चेक करत होते तर ते ऑनलाईन मध्ये कोणत्या विद्यार्थयांनी केलं आणि कुणी नाही हे कळणार नाही का

ते पुरेपूर लक्ष आपल्याला त्यावर ठेवता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण योग्य नाहीए.

हो हो. आणि शिक्षण हे म्हणजे खूप आधीपासून एक शास्त्र समजले जाते शिक्षणाला तर शिक्षणाचा आता काही प्रमाणात त्याचा खूप फायदा घेतला जात आहे पण काही प्रमाणात अजूनही शिक्षणाला डावललंच जात आहे. तर सगळ्यांना म्हणजे असं शिक्षण घेणं गरजेचं आहे की जे डावललं जे म्हणतात तेच त्यांचं योग्य राहते?

हो हो. सरकार सर्व शिक्षा अभियान ह्याचसाठी राबवत आहे. पण आता मी बरेचसे पालकवर्ग पाहत आहे की त्यांना असं वाटते की काय करायचंय शिक्षण घेऊन? त्या मुलांकडे कुणी लक्ष देत नाही. त्यांनी भर ह्याच गोष्टीवर दिला आहे की कोरोना आहे तर मग त्यांना मोबाईल घेऊन द्यावे आणि ऑनलाईनच शिक्षण द्यावे ह्यावरच पालक वर्गाचा भर होता.

त्याच्यामुळं कसं होईल की तेच वारंवार रिपीट झाल्यामुळं ते त्याच्या लक्षात राहील.

हां स्कुलमधलं शाळेमधलं आणि हे चुकीचं आहे हे कि नाही आता आम्हाला आम्ही बारावी पर्यंत शिकलो आम्हाला वाचता येत नाही तरी आम्ही शिक्षण घेतलं हे जे आहे ते चुकीचं आहे. हे शिक्षणाच्या हा गैरवापर म्हणजे असं म्हणता येईल कि नाही हे शिक्षणाला कुठंतरी आता ऑनलाईन जे आहे जसं हॅकर्स आहेत तर ते कसं आहे की त्या शिक्षणाचा ते दुरुपयोग पण करत आहे ना. नाही का? त्याच्यामुळे कसं की आणि कोणत्याही ह्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला दोन पैलू असतात. चांगले इफेक्ट किंवा वाईट इफेक्ट. तर ह्या दोन्ही गोष्टींचं हे आहे. पण शिक्षण हे तरी नव्व्यान्नव पर्सेंट चांगलंच आहे असं मला वाटतं